त्याची खुप सुंदर अश्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे.

विविध प्रकारची दुकान दाखवलेली आहे.

हा डांस ग्रुप मध्ये करण्यात आलेला आहे.

ह्या नावांची दुकान दिसत आहे.

सारी अशी पिक्चर दिसत आहे.

पाण्याच्या किनारी बसलेला दगडावर दिसत आहे.

यूनियन बँक चा बोर्ड दिसत असून--

एक मंदिर दाखवण्यात आलेलं आहे.

आणि त्या इमारतीचा रंग नारंगी असा असू--

एक मेन दरवाजा दाखवण्यात आलेला आहे.